आणि त्या नृत्य करत आहे आणि--

आणि तिथे कोणीतरी बसलेले पण आहे --

आणि इथे खूप सारे माणसं आहेत.

आणि इथे एक गाडीवर एक माणूस बसलेला आहे.

आणि त्या टेबलवर खायचं पण आहे .

आणि त्या हॉलला खूप छान डेकोरेशन केलेय फुलांनी --

इथं रेल्वे स्टेशन आहे आणि इथे एक रेल्वे आहे.

इथे रोड आहे आणि त्या रोडवर --

आणि तिने देवीला फुल वगैरे हार वगैरे घातलेला आहे.